अन अशा विटकाऱ्य फोडलेल्या दिसताएत आप--

हा फोटो आपण बघतोय हा एका मंदिरातला फोटो आपल्याला बघायला मिळतोय.

अ स्लॅपच अस काम मंदिरात दिसतंय बाहेर अस एक घंटा दिसतोय.

व इलेक्ट्रिक फिटिंग झालेली दिसतिये अ मंदिराची --

बाहेरून त्याला प्लास्टर करताना आपण बघतोय एक दोन कारागीर वरती जे प्लास्टर करतायत.

ह फोटो आपण एका दुकाना समोरील बघतोय त्या दुकानासमोर लावलेला हा बाहेर स्टॉल आहे.

न तिथ ग्राहक हे मासे घेण्यासाठी आलेले आपण बघतोय.

त्या पक्षाचा कलर असा मोरपंखी व निळसर असा आहे.

असे खाद्य पदार्थ किडे मकोडे सापडताना आपल्या शोधात दिसतोय.

या फोटोत आपण अशा चार अशा शिवशाही एस.टी. महामंडळाच्या ह्या--

दोन गाड्या इकड तोंड करून अ निघताएत म्हणजे--

इथे ॲडव्हर्टाइज देखील करताना आपण बघ--

व ते मूल तिथ स्टडी करताना रीड करताना दिसतोय.

कंपाऊंड केलेलं आहे व त्या कंपाऊंड वरती त्यांनी लाइट लावलेल्या आहेत जेने करून तो पूर्ण उजेड ते मध्ये पड पडण्यासाठी.

हा एका चर्चचा आपण फोटो इथे बघतोय पूर्ण अस त्याला चारही बाजूने--

च्या समोर पत्रे देखील टाकलेले आहेत पत्र्याचं शेड आपण याला म्हणतो.